कोणता रंगद्रव्यामुळे फळामध्ये लाल रंग येतो? मित्रांनो तुम्हाला माहितेय की याचे answer तर हा लगेच माहिती असेल तर लगेच सांगा. जेणे करून तुमचासुद्धा सराव होईल. कोणत्या रंगद्रव्यामुळे फळांमध्ये लाल रंग येतो?

पुढचा प्रश्न आहे, ब्राह्मणोत्तर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली. तर शाहू महाराजांनी सुरू केलेली आहे. ब्राह्मणोत्तर पुरोहित शाळा. next question सर्वांत जास्त विधानसभा सदस्य संख्या कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे, सर्वांत जास्त विधानसभा सदस्य संख्या. राजा राम मोहन रॉय यांनी लॉर्ड बेटिंकच्या काळात कोणता कायदा केला? तर त्यांनी सतीबंदी कायदा केला होता, राज राम मोहन रॉय यांनी कोणाच्या काळामध्ये लॉर्ड बेटिंकच्या काळामध्ये तर कधी केला हा कायदा? तर अठराशे एकोणतीसला केलेला आहे, लक्षात ठेवा. important आहे year परीक्षेमध्ये year सुद्धा विचारू शकतात. तर त्यासाठी लक्षात असू द्या अठराशे एकोणतीसला राजा राम मोहन रॉय यांनी लॉर्ड बेटिंकच्या काळामध्ये सतीबंदीचा कायदा केला होता. next question सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न केव्हा मिळाला? तर दोन हजार चौदाला मिळाला आहे सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न. दोन हजार अकरानुसार भारताची घनता किती आहे? तर दोन हजार अकरानुसार आपल्या भारताची घनता होती तिनशे ब्याऐंशी चौ. की. मी. next question अरबी समुद्राची राणी कोणत्या बंदरला म्हणतात? तर कोची या बंदराला अरबी समुद्राची राणी म्हटलं जातं. पंधरा नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी निर्माण झालेले भारतातील अठ्ठावीसवे राज्य कोणते? तर भारतातील अठ्ठावीसवे राज्य कोणते आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार आठ या रोजी निर्माण झालेले आहे, कोणते आहे मित्रांनो तर झारखंड हे राज्य आहे. next question महानदीवरील हिराकूड हे सर्वांत लांब धरण भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर कोणत्या राज्यात आहे? ओडिसा राज्यामध्ये आहे. महानदीवरील हिराकूड हे सर्वांत लांब धरण, आपल्या भारतातील ओडिसा राज्यामध्ये आहे. मित्रांनो important आहे questionstar mark करून घ्या. याच्यावरती अजून एक प्रश्न कसा तयार होतो ते पाहा. तर महानदीवरील सर्वांत लांब धरण कोणते? तर हिराकूड हे जे धरण आहे, तर हे महानदीवरील सर्वांत लांब धरण आहे. आणि ते ओडिसा राज्यामध्ये आहे. भारतातील क्षेत्रफळाने सर्वांत लहान राज्य कोणते आहे? तर भारतातील क्षेत्रफळाने विचारलेले आहे, तर क्षेत्रफळाने सर्वांत लहान राज्य कोणते आहे, तर गोवा राज्य आहे. आणि क्षेत्रफळाने सर्वांत मोठे राज्य कोणते आहे? तर राजस्थान हे जे राज्य आहे, ते क्षेत्रफळाने आपल्या भारतातील सर्वांत मोठे राज्य आहे. next question राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर रावतभाटा या नावाचा प्रकल्प आहे

कोकण रेल्वे मार्गावरील सर्वांत मोठा बोगदा कोणत्या ठिकाणी आहे? तर करबुडे या ठिकाणी आहे, कोकण रेल्वे मार्गावरील सर्वांत मोठा बोगदा करबुडे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न

पानीपतची दुसरी लढाई कोणामध्ये झाली? तर हेमू आणि अकबर यांच्यामध्ये झालेली आहे, पानीपतची दुसरी लढाई. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? तर आपल्या महाराष्ट्रातील गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असं म्हटलं जातं.

झऱ्याचे मूळ नाव काय आहे, मित्रांनो? तर वडवली आहे. संविधानातील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती दर पाच वर्षांनी वित्त आयोग नेमतात? तर संविधानातील कोणता कलम आहे, की ज्यानुसार राष्ट्रपती दर पाच वर्षांनी वित्त आयोग नेमतात? तर कलम दोनशे ऐंशीनुसार नेमतात, मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, चाणकपूर, दारणा, परसुल, वाघद इत्यादी प्रमुख तलाव जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत?

विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर धर्मपाल यांनी केली आहे विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना. पुढच्या प्रश्न. पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? पश्चिम घाटातील विचारलेला आहे, मित्रांनो. प्रश्नसुद्धा नीट वाचात जा. पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते? option मध्ये कळसुबाई वगैरे असेपण option देतात. तर तुम्ही confuse होऊ नका. तर मित्रांनो पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे अन्नाईमुडी. आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, कळसुबाई. तर लक्षात असुद्या. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले आणि प्राणी आहेत? तर आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशामध्ये सर्वांत जास्त जंगले आणि प्राणी आहेत, मित्रांनो. तर विदर्भामध्ये आहेत, सर्वांत जास्त प्राणी आणि जंगले. आपला पुढचा प्रश्न आहे, मोडक सागर हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर वैतरणा नदीवरती आहे, मोडक सागर हे धरण. वातावरणातील सर्वांत खालचा स्थर कोणता? तर तपांबर आहे वातावरणातील सर्वांत खालचा स्थर आहे तपांबर. पुढचा प्रश्न विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी किती वर्षांचा असतो?

दशकातील शतक म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? तर दशकातील शतक म्हणून जपान या देशाची ओळख आहे. मित्रांनो तुम्ही channel ला subscribe करून घेतलं नसेल तर subscribe करून घ्या. आणि video ला like करून घ्या. like करायला विसरू नका. आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या नदीला आसामचे अश्रू म्हणतात? तर ब्रह्मपुत्रा या नदीला आसामचे अश्रू असे म्हटलं जातं. महाराष्ट्रात प्रतिगाडगेबाबा म्हणून कुणाची ओळख आहे? तर महाराष्ट्रामध्ये प्रतिगाडगेबाबा म्हणून RR पाटील यांची ओळख आहे. next इंडिया इज फॉर सेल या पुस्तकाचा कर्ता म्हणून कुणाचा उल्लेख केला जातो? तर कोणते पुस्तक आहे, इंडिया इज फॉर सेल. तर हे पुस्तक उल्लेख केलेला आहे, तर चित्रा सुब्रमण्यम यांचा केलेला आहे. भारतात परमाणू ऊर्जेचे उत्पादन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर भारतामध्ये परमाणू ऊर्जेचे उत्पादन हे एकोणीसशे एकोणसत्तरला सुरू झालेले आहे. next question आहे, केंद्रीय मत्स्य व्यवसाय शिक्षण संस्था कुठे आहे? तर केंद्रीय मत्स्य व्यवसाय शिक्षण संस्था हे मुंबईला आहे. पुणे येथे अहिल्या आश्रमाची स्थापना कुणी केली? तर पुण्यामध्ये अहिल्या आश्रमाची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न नाशिक त्र्यंबकेश्वर येथून कोणत्या नदीचा उगम होतो? तर नाशिकला त्र्यंबकेश्वर येथून गोदावरी नदीचा उगम होतो. उर्मी हा कथासंग्रह कोणाचा आहे? तर उर्मी हा कथासंग्रह SM जोशी यांचा आहे. शाहू महाराजांनी शाहूपुरी बाजारपेठ कोणत्या वर्षी सुरू केलेली आहे? तर शाहू महाराजांनी शाहूपुरी ही बाजारपेठ अठराशे पंच्यानवला सुरू केलेली आहे. लक्षात घ्या, कधी अठराशे पंच्यानवला. सार्वजनिक क्षेत्रातील पहिल्या लोहपोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? काय विचारलेला आहे, प्रश्न सार्वजनिक क्षेत्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे पाहिला लोहपोलाद प्रकल्प. next आहे. ईस्ट इंडिया असोसिएशनी स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना अठराशे सहासष्ठला झालेली आहे. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणाला म्हणतात. तर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक हे दादासाहेब फाळके यांन आपण ओळखतो. next आहे, भारत मालदीव व्यापार करार कधी झाला? तर भारत आणि मालदीव व्यापार करार हा एकोणीसशे एक्याऐंशीला झालेला आहे. मित्रांनो परीक्षेमध्ये year वरती Hundred percent प्रश्न येतात. कारण आपल्याला confuse होतं. लक्षात राहात नाही, कोणत्या वर्षी काय झालेले आहे. त्यासाठी परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असते. त्यासाठीच नीट समजून घ्या आणि व्यवस्थित note down करून घेत चला. next पाहूयात question यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास काय म्हणतात? तर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला प्रितिसंगम असं म्हटलं जातं. तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, यशवंतराव चव्हाण हे आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. next आहे question तत्वबोधीनीची सभेची स्थापना कुणी केली? तर तत्वबोधीनी सभेची स्थापना देवेंद्रनाथ टागोर यांनी केली आहे. महाराष्ट्रात पहिली सैनिक शाळा कुठे स्थापन करण्यात आली. तर महाराष्ट्रामध्ये पहिली सैनिक शाळा ही साताऱ्याला आहे. Next question शंभू महादेव डोंगररांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत. तर शंभू महादेव डोंगर रांगामुळे भीमा आणि कृष्णा नद्यांची खोरी वेगेळी झालेली आहे.

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोणत्या वर्षी लिहिली? तर बाराशे नव्वदला लिहिलेली आहे, ज्ञानेश्वरी. बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केव्हा केली? तर बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना एकोणीसशे चोवीसला केलेली आहे. दुहेरी शासन व्यवस्था कोणी रद्द केली? तर दुहेरी शासन व्यवस्था जॉन हेस्टी याने रद्द केलेली आहे. पंचायत समितीचे सचिव कोण असतात? तर पंचायत समितीचे सचिव हे गटविकास अधिकारी असतात. अठराशे सत्तावनच्या उठावावेळी झाशीवर कोणाचे राज्य होते? तर अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी

राज्यसभेतील पदसिद्ध सभापती कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तुम्हाला माहितेय का answer तर उपराष्ट्रपती असतात राज्यसभेचे पदसिद्ध सभापती.

next question आहे frontier गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर frontier गांधी म्हणून आपण खान अब्दुल गफार खान यांना ओळखतो. next question आहे. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहातो? तर ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून ग्रामसेवक काम पाहतात. टोकियो ऑलिंपिक दोन हजार वीसमधील पदक विजेती मिराबाई चानू कोणत्या राज्यातील आहे? तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का याचे answer मिराबाई चानू या कोणत्या राज्यातील आहेत? तर मणिपूर राज्यामधील आहेत त्या. पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पण जिल्हा परिषद किती आहेत, तुम्हाला माहितेय का? महाराष्ट्र राज्यात जिल्हा परिषद किती आहेत? तर चौतीस जिल्हा परिषद आहेत, आणि जिल्हे आहेत, महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत. चवदार तळे सत्याग्रह कुणी केला? तर चवदार तळे सत्याग्रह हा doctor बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे. पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही एकोणीसशे पंच्याऐंशीला झालेली आहे. आणि कुठे झाली तर मुंबईला झालेली आहे. कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? तर याचे answer काय असेल? कृष्णा नदीचा उगम hello राजश्री

आज च्या युगात technology चा वापर किती जास्त प्रमाणात केला जातोय ना म्हणजे पाहिलेच्य काळात कस होतय बग technology म्हणजे ऐवढी develop झाली न होती किंवा त्याची सुरवात झाली होती तर आज आणि तिथ आपण आताच्या अं म्हणजे twenty first century मध्ये म्हणजे सर्वकांही technology शिवाय म्हणजे आपलं काही चालत नाही life आपली incomplete सारखी आहे बग आज काल सगडचं म्हणजे जे आपले life आहे ते पूर्ण machine वर depend जाले आता technology मानलं तर तर mobile बग ना technology आहे त्याच्या मध्ये

आणि machine चा वापर जे आहे ते आजच्या अं म्हणजे काळामध्ये जास्त वाढलेला आहे बग जस machine प्रत्येक गोष्ट समज fan झाला आपल्या साठी TV अं fan आपण आता म्हणजे आपण असं imagine करू शकत नाही ना कि आपली life म्हणजे life घरी fan नसला त अं कोणीही राहू छोटे मोठे म्हणजे गरीब श्रीमंत तसपण प्रत्येकाच्या घरी fan आहे बग fan पण एक machine आहे आणि तसंच अं machinemachine चा used बग प्रत्येक field मध्ये केला जातो अशी कुठलीच field नाय ज्या मध्ये म्हणजे machine used केला जात नाही machine हे आपलं काम सोपं करण्यासाठी आहे जस computer आहे computer चा use कित्येक जागी केला जातो बग म्हणजे field आपण जे काही work करतो त आमचच work बग ना computer वरच depend आहे data entry च मग कोणताही work most of the म्हणजे मोठ्या मोठ्या industries असतात तिथं बग प्रत्येक म्हणजे computer तर असतेत तर आता त्याचा data maintain केला जातो computer हे म्हणजे जेवढ एक वक्ती च काम जेवढं आहे त्या म आता Calculate बग computer मध्ये किती fast होतेय कोणतीही गोष्ट जे machine म्हणजे कोणतीही machin झालं कि आपले काम सोपं करतात आणि मा machine चा used आजच्या काळात खूपच जास्त वाढलेला आहे मला असं वाटतय कारण कि technology आज काल च्या life म्हणजे हम्म माणसाच्य प्रत्येक गोष्ठ आपली प्रत्येक गोष्ठ depend कर्ती ती technology वर machine वर म्हणजे आपलं सकाळी उठल्या पासून ते आपण झोपे पर्यंत किती जास्त म्हणजे machine चा जास्त used करतो ना हो बरोबर मानलीस आपण पूर्ण या technology वरच depends हाव आता म्हणजे fan राहो mobile राहो TV mixer

Mixer grinder ते सगळं सगळं सगळं आणि ते technology मूळ health पण व्यायले आप आपली पण नुकसान भी जास्त technology मूळ आता बग सगळं अर्ध्याच्या वर आधी कास होतंय अं म्हणजे आधी काय तेवढी technology न होती ना पुराणा जमान्या मध्ये फक्त telephone होत ते पण अं आपलं

connect करून ते मोबाईल वर बोलत होते लोक telephone ते आणि आधी च्या tivyaa पण बग कसे होते ते antenna अं त्या अश्या असं असं फिरवल कि मग signnal येत होत आता तर wire पूर्ण ते antenna नाही ते काय नाही फक्त different differenttechnology वाढलेता मस्त आधी च कस अं वेगडच होत आणि वाढत वाढत जास्तच वाढलाय technology आणि आता बग computer कोणताही काम ना आपलं computer हाय

आता आपण phone बग आज काल ची generation आता जे आप आपल्या वेळेस पण नाहोतं smartphone नंतेरस आले ना आपण अं जेव्हा थोडं मोठे झाला eight nine to class मधी असं seventy to class मध्ये गेला होता आज काल कस ते phone मुळ use पण आपली new generation हाय ते पूर्ण त्यांचे अह नुकसान व्यायले त्याच phone use करून technology चा फायदा भी हाय नुकसान भी हाय आपल्या वर depend राहते कि ते किती वापरायचे ते पण आज काल ना अह phone शियाय आपण राहू शकना कोण कोणी पण बग phone phone जिकडे तिकडे phone ज्याच्या त्याच्य हातात हाय आणि कोणी पण एक minute पण सुद्धा आपुन phone ठेऊन राहू शकणा बर काही जाल notification आल काही जाल कि लगेच हा अं कोणाचे आलाय काय नायते सगळं म्हणजे एव्हडी लत लागलीये phone ची

पण आपलाच नुकसान वायलाय इकडं आपण नाअति जास्त use करायला बग TV राहो ते computer ते phone जे जे gadget आहेत ना आणि हे बग doctor पण कधी म्हणतात बग जास्त mobile used करू नये आता mobile used के केल्यामळे आपलं डोक डोळे सगळं सगळं दुखायले ना आता आणि doctor कडे गेल त doctor म्हणायले mobile सात च्या नंतर used करायचा नाही TV सात च्या नंतर बागायचा नाही या technology मूळ अं म्हणजे फायदा पण हाय नुकसान पण वायले आपल आणि especially youth आपली जी yangyoung generation हाय ते बिगडून चाल त्याच्या मूळ जेवढ कमी वापरलं तेवढाच मोबाइल ते तुला काय वाटत

आन तू म्हणल्या प्रमाणे technology जे म्हणजे फायदे सांगायचे झाले तर एवढे आहे कि आपले म्हणजे काम हम्म म्हणजे पहिले कास ग तू मानलीस तस mixer grander आणि washing machine बग आपल्या घरी असेल आता comman झालंय प्रत्येकाचं कोणालाच मेहनत कराचे म्हणजे असं पाहिलेच्य बाया कास सगळं घरातले करायचे असंल का आता तास काही नाही washing machine कपडे टाका त्याला काही मेहनत लागत नाही काय लागत नाय washing machine झाल washing machine मुळे आपला taime हि वाचतो आणि energy वाजती ते आपला फायदा आहे पण त्याच नुकसान पण आहे कि त्या मुळे माणूस कसा आळशी बनत चालाय प्रत्येक गोष्ट म्हणजे आपण एवढं प्रत्येक गोष्टी आपण machine वर depend सकाळी उठल्या पासून एक बटन on केले fan चालू झाला बटन on केले light चालू झाला म्हणजे एक जस phone मध्ये एका phone वर आपल्याला पूर्ण

नाहोते आपल्यालाच twelfth वैगरे झाल्या वर phone भेटलेत पण आज काल ची जि genretion आहे ती म्हणजे एवढ्या छोट्या वयात त्यांना phone म्हणजे पूर्ण येत त ते youtube चालू शकतात youtube वर गाणे बगतात youtube च्या add सूद्धा skip करतात आणि

कमी होत नाही त्याचा used उलट वाढत चालाय आणि ते चांगलंय आहे एक प्रकारे पण जसे बाहेर देश्यात बग robot आहे आपल्या इथे तर सध्या तेवढे नाहीये robot वगैरे पण काही देश्यात robot आहे म्हणजे जे काम माणसे करू शकता आहे माणसाची गरज म्हणजे कामी होत चालीये आणि rebort काम करता आहे त्याच्या ऐवजी म्हणजे आपल्या इथे तर helper वगैरे ठेवतात तर तिकडं एक त्याचा आपण program सेट केला त्यालाआपण जे म्हणजे जे आपण order देतो ते follow करतात आणि सगळे काम rebort करतात त्याच्या मुळे म्हणजे वेळ वाचतोय प्रत्त्येक कामामा या मुळे माणूस म्हणजे आळशी होत चालाय आणि मेन म्हणजे त्याला health issue आहेत ना ते वाढत चालेले आहे आपण कस computer च तू म्हणाल्या प्रमाणे प्रत्येक गोष्ट त data entry आपलं सगळं data जे आहे ते computer मध्ये save असत प्रत्येक गोष्ट computer मध्ये आपण काय करतो काहीच मेहनत नाही फक्त बसून बसून आपण त्याला

वाढत चालेल आहे मला असे वाटतेय याच rizan म्हणजे माणूस आळशी बनत चालेला आहे ना हो तू म्हणाला तसे बरोबर आहे आळशी पण होयला आणि कोणत्याही गोष्टीचा ना कंटाळा म्हणजे कटाळा पण यायला पण बग आपल्याला म्हणजे अं हे बग technology चांगल्या साठी काढलेल्या आहे पण आपुन ना आपुन त्याच्या गलात used करायला बग आता google google वर तू म्हणलं तस सगळं सगळं informetion भेटतेय पण काही जण google जिथे गलत वापर करायलेत त्या technology गलत used करायलेत आणि काही जण चांगल्या साठी used करा आणि आधी कस होतंय माहित आहे काआपल्याला लहानपणी तेवढं काही smartphone होत फ़क्त ते छोटूस phone होतंय ना ते nokia च त्याच्य मधी एक call केला बोल reel अं मावशी ला नाणी ला हे खुश आता तर video call ते आले आधी चे लोंक बग आपल्यात आपण city life जेवढे जे smartphone ते technology आ ते आपलया पेक्ष्या ना जे गावात आहे ना ते खुश आहे आपल्यपेक्ष्या आणि आपण कसे ते tressfull जिंदगी म्हणतात ना ते जगायला आणि ते कस खुश आहे एकदम nature मध्ये time spend करतात तेवढ काही म्हणजे गावामध्ये पण technology चे used व्हायलेत आता आता कुठे पन तेवढे नाही तेवढे हे बग ते लोक बग तेवढ tv आणि आपला mobile जास्त used कारणात म्हणजे जे युथ तेच जास्त used म्हणजे जे आधी चे लोक

आता ते theatre मध्ये जायचं गरज नाय netflix download केल आणि movie बगन झालं आणि कोणती series आली कोणते गाणे ऐकायचे असले TV वर बागायची म्हणजे वेळ TV वर न बगता आपण mobile वर ऐकू शकता आपण गाणे म्हणजे सगळं सगळं mobile वर काही झालं तर mobile वर लगेच कडते

आन ते doctor एक एकदा hospital ला गेला होतो ना ते doctor म्हणलेत mobile मूळ अं mobile मूळ पण होतेय मन कारण mobile चे जे light असत ना ते आपल्या डोळ्यासाठी चांगलं राह्यला म्हणून जे आपण used करता रात्र रात्र भर chattings crolling insta वर reel बगन ते डोळ्यासाठी चांगलं राह्यना म्हणेत आणि ते doctor काय मला म्हणलेत सात च्या नंतर ते वापरू नये mobile अह mobile जेवढे कमी वापरले तेवढेच चांगलेच राहतेय म्हणे मानून तर लय जनाला हे बग आज काल पण माहित आहे चौथी पाचवी च्या पोराला पोरीला पण चश्मा लागायलाय आणि ते हे माझे ताई चे मूल मुली माझा भावाचे मुलगी पण आता तिला सगळं माहित आहे माहित आहे का youtube वरल तू म्हणल तास skip करणं youtube वर mike आहे ना google mike वर बोल झालं मग म गाणे येतात गाणे इतकी ती म्हणजे सगळं असं mobile वर addicted जाले कि नाही लहान लेकरं आणि आपल्या वेडेस चांगलं होत आपण तेवढ काय

वापरात नव्हत्या म्हणजे एक call केलं हा बोल कोणाला friends ला ते relative बस झालं आपण जास्त ते life आपण जे आधी होत ना लहानपणीचे life ते ते life सगळ्यात best होती आणि आता ची आणि तव्हाची तर लई कंप्यार मध्ये compare केल तर म्हणजे तव्हाची life छान आहे आता काही नाही काही दिवसाने ना बग india मधी पण robots येतात आणि तू मानलं मानलं तस washing machine ते coffee machine पण आली अं बगल होत व आणि new new माहित हाय परवाच आमी तिकडं त्या showroom ला गेलात reliance सतत fridge आलेत एवढे different different fridge अं सगळं सगळं म्हणजे त्याच्यात सगळं snack च पोषण सगळं cake च सगळं आलाय आता आणि आधीचे फ्रीजेस म्हणजे थोडं छोटे छोटे राहत होते तेवढे एक म्हणजे खाणे राहत होते ना तेवढे आता तय लय जास्त आलायत त एवढे मोठे fridges अह AC पण काही जण ना offered करू शकणार बर आपलं washing machine अह TV मोठे मोठे LED आणि आपलं fridge अं कस गावामधी तर आताच म्हणजे कोण काही काही जण घेतात म्हणा पण काही जण गरीब आहेत ते offered करू शकणार दयाची मला तर वाटतंय ते गरीब जे आहे ना त्याची life चांगली आपल्यापेक्ष्या म्हणजे तेवढे काय technology चा used नाही आणि त्याला ते म्हणजे ते healthy पण राहतात तुला माहित आहे जे rich राहतात जे म्हणजे असं Middle Class कोणतेही राहुदे त्यांच्या पेक्ष्या जे poor आहेत ना तेच healthy राहतात तू बग आणि त्यांना काहीच होईना अते खुश राहतात यार जशी आहे life जगतात मस्त विट काही काही जण म्हणजे अं आज आजकाल सगळ्या कळे phone झाले म्हणा पण जे आधी ची life होती ना तेच better होती कस अं आधी कस phone येण्याच्या आधी आधी letters पाठवत होते ना चिठ्या मला वाटतय ते life चांगली होती एकाएकी technology चा use चांगला साठीच आहे पण का अं आपण कस ते पूर्ण अस addiction झाले त्याच्यामधीच जिंदगी म्हणजे चाली आपली used करण्यातच mobile चांगल्यासाठी वापरणं कमी आपण scroll करण reels ते हे ते comedy videos त्याच्या तच बगू बगू पूर्ण life spoil करून टाकायला आन डोळे खराब हे सगळं सगळं health issue त्याच्यामुळे technology मूळ होयलय आणि तुला माहित आहे का ते birds पण अं जास्त मरायलेत बग हो ग ते माहित आहे ते ते ना आपल्या mobile tower च्या renz मूळ होत तस कारण कि जागो जागी एवडे सारे mobile phone झालेत प्रत्येकाच्या घरात नाय नाय म्हणत पाच सहा phone म्हणजे जितके व्यक्ती तेवडे phone मग एवढे phone तेवढे range त्याच्यासाठी मग आणि कस आता प्रत्येक गावात range पाहिजे प्रत्येक येच्यात मोठे मोठे tower बांधत आहे त्यामुळे तस होणारच झाले ना त्याचे त radiation म्हणजे वाढवली तर ते अं पक्ष्यांसाठी म्हणजे चांगले नसत त्या मुळे त्यांना तास होतय पण technology जसे चांगले used आहे म्हणजे आहेत त्यामुळेच काम काज म्हणजे जे आहे ते fast होऊ शक्त आणि आपले जे काही work आहे त्याला म्हणजे आपण ते पहिले कस फक्त JCP MACHINE आहे ते पहिले म्हणजे खडा खुणदायला म्हणजे एक व्यक्ती दोन व्यक्ती ते किती करू शक्तीनं त्याच्या साठी energy जात होती आणि time पण खूप जास्त लाग आण एक JCP आणल तर ते एका दिवसात म्हणज किती खोल खडा खोदु शकता किंवा काढु शकतो ते प्रत्येक जे mashne आहे त्यांनी किती म्हणजे specially जे construction च्या side मध्ये मोठ्या मोठ्या mashine आहेत बगत ते किती सारे development झालेले आहेत technology पण त्या काही used चांगल्या साठीच आहे पण त्याच्या मुळे काय होतंय कि म्यान power जे म्हणजे जे पहिले काम जस मी म्हणलं होत तस joseph च ते काम जे अं जास्त लोक लागत होते त्याच्यासाठी आता फक्त एक व्यक्ती लागतो त्याच machine monitor करतो आणि पूर्ण instructions दिले कि ते एक व्यक्ती म्हणजे तो पूर्ण काम करू शकतो तस प्रकारे अश्या वेगवेगड्या mashine आहे बग कि ज्या म्हणजे पहिले जे जास्त मेहनत जात जात होती आणि जास्त manpower लागत होत आता कमी जाले आणि ते एक व्यक्ती ते पूर्ण काम करू शकतो जस आता cleaning साठी बग पहिले कस होत आपल्याला स्वतां cleen करण्यासाठी पहिले झाडून काढा मग पुसून घ्या अस vacuum cleaner आलेले आहेत म्हणजे त जीन म्हणजे महिन्यात जास्त times जात होता तिथं तो times कमी करतोय आपला म्हणजे machine चा असा आहे कि times कमी होते जस washing machine झालं बग आपला म्हणजे आज चा युगात कसा झाले प्रत्येक जण busy झालाय आता कामाला जायचे आपल्याला घरचे बाहरेच सगळं करायचे आपल्याला त आपल्या कडे तेवढा time नसतो specially तू मानल्या प्रमाणे पहिले तेर T व्या होत्या

अस काही netflix झालं म्हणजे mobile वर आपल्याला web series जे म्हणजे ते series काहीही बगु शकतो आपण म्हणजे technology चा used जास्त प्रमाणात तरी हि मला वाटत आपल्या इथे जेवढा भारत मध्ये technology च technology चा used नाही तेवढा म्हणजे दुसऱ्या देशाच्या एक त तिथे म्हणजे सगळं काही आहे जे आहे ते सर्व machine व machine वरच depend असत तिथल्या प्रत्येक गोष्टी झाल्या प्रत आणि आज काळ प्रदूषण पण खूप जास्त वाढत आहे का तर जे आपल्या अं गाड्या आहेत ते गाड्या वाढतात अं आणि त्याच्य मुळे इतक सार pollution होत आहे आणि मेन म्हणजे reason काय झाले कि आपली जी लोकसंक्या ती वाढत आहे मग त्याच्या मुळे रस्ते मोठे मोठे करा आणि जे रस्ते मोठे मोठे केले तेर मग प्रत्येका कडे गाडी आज काळ बग middle class असो कि high class असो कोणीही झालं प्रात्येकाकड म्हणजे two wheeler ते एवढी comman झाली आणि four wheeler सुद्धा प्रत्येका कडे स्वतःची गाडी रा राहो असे वाटतेय आणि अह technology चा miss used करूनही खूप जण अं म्हणजे miss used करतात आणि आता अं म्हणजे जे वाईट परिणामआहेत ना जस मी तुला म्हणलं obesity चे वाढत आहे लोक आळशी बनत चालेले आहे अजून मानसिक ताण जो आहे ना stress तो जास्त वाढत आहे लोकांचे

जी आहे ना health वर त्यांचा परिणाम होतोय आणि health

म्हणजे लवकर करा मला हि चष्मा लागलाय त मी hospital ला गेल्यावर मला doctor म्हणले कि एवढ्या कमी age मध्ये तुम्हाला चस्मा लागतय म्हणल्यावर म्हणजे हि चांगली गोष्ट नाही म्हणजे एवढ्या कमी age चष्मा नाही लागायला आणि आपण असं बोलतो का अरे म्हणजे काय आहे हे कि जसे आपली आजी आजोबा बग ते अजून हि किती healthy आहे म्हणजे त्यांचे दात strong आहेत त्यांचे मसल strong आहेत अह त्यांचे born strong आहे प्रत्येक गोष्ठी म्हणजे त्यांचे जे अं पहिले जस healthy food होते आणी त्यांच्याकडं आणि ते जर जस म्हणलं बग technology मुळ आज काल जे लेकरं आहे लहान लहान ते सगळे आळशी बनत चालेले आहे म्हणजे तेआऊ indoor games जे आहेत ना बाहेर जाऊन खेळतात postic फु म्हणजे कमी होतात ते घरात च footboll ला आपला phone मधेच gemes खेडतील किंवा monitor वर PC वरच काई ते game खेडतात आणि त्या मुळे ते आळशी बनत चालेले आहे आणि त्यांची growth जी आहे ती म्हणजे लहानपणीच असं आपण जगलो बाहेर खेडणं घाम येणं आणि मेहनत तस त्यांचं नाही राहिले नाहीच राहिले आजकाल म्हणून त्या मुले ते एक वाट कि त्याच म्हणजे नुकसान आहे मानवाससाठी thank you राजेश्वरी तुला बोलून चांगले वाटल आणि खरंच म्हणजे जे technology चे जे used आहे miss used आहे ते कळले thank you आलिशा काय रे नागेश?

Shopping चा विचार करत होतो की shopping कुठे करू offline की online. Shopping पण ते online जर करशील तर थोडं काळजी काळजी काळजीनेच करावं लागतंय.

आणि जे म्हणजे तुझं फ्लिपकार्ट आहे, ऍमेझॉन आहे तिथूनच कर.

बाकी जे website आहे दुसऱ्या त्याच्यावरून तर करूच नको. तरीपण ते return बिटन ते असं time च लागते ना. Offline वर कसं जाऊनच कधी पण return करायला परवडते. हां ते पण आहे पण थोडं जे म्हणजे तुला ज्या ज्या ज्या ज्या नाही का किमतीमधे आहे तिथं त्याच किमतीमधे मिळणार ना. Online मधे तुला. हां आणि अजून तुला जाण्याची problem पण नाही होणार तिकडे. तू घर म्हणजे इथल्या इथे बसून तू सगळं काही choose करू शकते ना. तुला काय पाहिजे, कसं काय पाहिजे तुला जर. कधी कधी wrong पण येऊन जाते. हां wrong पण येऊन जाते म्हणा.